ही जालण्याची शाळा आहे. इथ आता बारावीचे पेपर चालू आहात आणि सेन्टर वगैरे साठी --

इथ सगळं सगळ्या प्रकार ची पुस्तक पेपर न्यूज पेपर पेन वगैरा सगळं सगळं सगळं भेटत इथे.

इथ हॉटेल्स वगैरा छान आहे सर्विस पण छान देतात हॉटेल ची.

ह्या पन आमच्या इकडच हॉस्पिटल आहे आणि ते इकड एक बाई उभी आहे आणि ते बुरखा--

हे आमचे औरंगाबादची मस्जिद आहे आणि हे मस्जिदच्या आतमधला पूर्ण नजारा दिसतो आणि समोर मौलाना आणि तिकड दोन-तीन मोलाना खाली बसलेले आहे.

आणि तिकड नमाज पण पढत आहे आणि या लोकांना पूर्ण जागा पण दिसतय आणि आतमधि पुन्हा मोठमोठाल्या मीनार पण दिसतय.